हे एक लेणीच दृश्य आहे लेणी ही बहुतेक--

बरीचशी माणस उभी आहेत.

थांबलेली आहेत बरिचशी हिरवळ इथे दिसत आहे.

निळ्या कलर चा टी-शर्ट आणि काळ्या कलर चा ट्रॅक घातलेला आहे.

हे एक सभागृहाचे दृश्य आहे किंवा लग्नाच दृश्य आहे.

हे एक किल्याच दृश्य दिसत आहे.

किल्याच्यावरती झाड उगवलेली आहेत.

टेबल वरती मेन्यू कार्ड ठेवलेले आहे.

ए.सी हा दिसत आहे आणि चार पाच ब्लब दिसत आहे.

आणि ते ना नारळाच्या झाडाच्या पाठी मागे एक बाई माणुस दिसत आहे.

बरीच लोकं इथे ये जा करत आहेत.

येण्या जाण्याला शिड्या दिलेल्या आहे स्विमिंग पुल दिसत आहे.

आजुबाजुला झाडच झाड आहेत आणि--

आणि सगळी कडे डोंगराळ भागच दिसत आहे.

आणि हे सगळ ग्रीन कलर च्या हिरव्या कलर च्या पाठी मागे दिसत आहे.

झळकून दिसत आहे आणि--

इथे एक बिल्डिंगच दृश्य दिसत आहे.

आणि बिल्डिंग च काम पुर्ण होताना ती लोक बघत आहेत.

आणि आजुबाजुला देखील लाकडाचीच काम केलेली वस्तू--

आणि आजुबाजुला देखील माणसं बरिचशी उभी आहेत.

बरेच शे किराणा माल दिसत आहे.

आणि ग्रीन कलर चं इथ बाकीचं सगळ दिसत आहे आकाश सुंदर भरुन आलेलं आहे.

इथे बरिचशी पुस्तक अ अवेलेबल आहे.

सफेद कलर ची बिल्डिंग दिसत आहे गुलमोहराच्या झाडाला--

लाइटीचे खंबे पण आहेत आणि--

अ मालक आहे अश्विन कोहली --

हा एक अ पडिक अ किल्ला दिसत आहे पडिक किल्याच्या वरती --

एका माणसाने येलो कलरचे कपडे परिधान केलेले आहे.

काहीनी मास्क खाली केलेले आहेत आणि इथे एक दोन झाड देखिल आहे.

चंदेरी कलर इथे चढवलेला आहे.

इथे बरीचशी मोठीच मोठी रांगच रांग लागलेली आहे.

आणि आ एक महिला गुलाबी कलरच्या ओढणी सहित पिरत आहे बॅग घेऊन हा आ दृश्य खुप सुंदर दिसत आहे आजुबाजुला झाड दिसत आ --